हिरव हिरव दिसत आहे तिथे लाकड पडलेले दिसत आहे.

पुतळा बांधलेला दिसत आहे तो पुतळा--

चा खांबा आहे खाली एक मोठ--